चांगलं शिकवित्यात.

तुमचे sir कोणता खेळ चांगला शिकवित्यात?

कबड्डी पण. सगळेच खेळ चांगले घेत्यात.

हम्म आता या madam आमची आह आमची खो-खो, कबड्डी चांगली घेत्यात.

हम्म आता आम्हाला madam आल्यात त्या फक्त कबड्डी आणि खो-खोच घेत्यात.

आमची चांगलंच शिकवित्यात. चांगलं आहे. हम्म आता काय येतील आता आहे उद्या match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

तूपण ये एकदा आमच्याकडं.

सोळा तारखेला हाय ना.

हम्म

हो. आह चालतंय. आमची आहे उद्याच. आमच्या लवकर ये की. हा, अजून काय आहे, तसं तसं चालू राहतंय. हम्म चांगलं practice कर. चालतंय जायचं आहे आता.

थांबलोय आता, practice करायची आहे. चालतंय, मंग काय. हम्म काय चाललंय मग अजून?

अह practice okay मध्ये आहे ना सगळी? समद okay मध्ये आमचं. हा, हा, हा. बरं आहे, बरं आहे. आता कुठं चाललाय? पळायला चाललाय का training?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 हा, हा, हा. आता

हा, हा. tennis खेळता का नाय तुम्ही?

हम्म हम्म आम्हीपण तेच खेळायला येतो सध्या. हा, हा. आमची जेव्हा नसते, आम्ही घरीपण खेळतो. हा, हा, हा. आम्ही table tennis खेळतो घरी.

आह तुम्ही?

अरे मजा आहे.

हम्म आता उद्घाटन आहे त्याचं.

हम्म batman badminton चं दिलंय. चांगलं आहे ना.

तुम्हाला? आमचं ground बघ, मोठं आहे. लाल मातीचं चांगलं. चांगलं आहे, चांगलं आहे. आम्हाला शाळेशेजारीच दिलंय ground

हम्म पवार साहेब येणार आहेत उद्घाटनाला.

हा आह तुम्हीपण या बघायला कार्यक्रम. येऊ ना.

हम्म उद्घाटन करण्या~ ground चं. पहिली match ठेवणार आहेत.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

आहे रात्री आठ वाजता. Saturday आणि sunday रोज रात्री आठ वाजता, आठ ते नऊ ते सव्वानऊ च्या दरम्यान हे session होणार आहे. उद्या सुद्धा तुम्हाला same session होणार आहे. Same म्हणजे याचा दुसरा part होणारे. Same session repeat होणार नाहीये. हि गोष्ट लक्षात घ्या. ह्यांच्यामध्ये सुद्धा जर तुमचं शिकवून नाही झालं तर आपण पुढे sessions वाढवू सुद्धा शकतो. So शेवटपर्यंत फक्त लक्ष द्या. तर मित्रांनो, आजच्या session मध्ये, आपण काय शिकणार आहोत, basically ते सर्व गोष्टी आता आपण एक-एक करून बघून घेऊया. त्यासाठी मित्रांनो, तूम्हाला directly नेतो option chain वरती. Option chain वरती आता आपण directly जाऊया. So, इथे बघा. आता तुमच्या समोर option chain open झालेली असेल. दिसतेय का सर्वाना option chain, दिसतेय का नक्की सांगा मला. मी तुम्हाला NIC च्या website वरती चाललोय. कोणत्याही broker कडे, दुसरीकडे कुठेही नेलेलं नाहीये. जेणेकरून तुम्हाला सुद्धा सर्व गोष्टी easily समजाव्या त्यासाठी. तुमच्या mobile वर तुम्ही fullscreen करा. Fullscreen करा. दिसतेय का सर्वाना mobile वर fullscreen करा. जेणेकरून तुम्हाला detail मध्ये समजेल. So मित्रानो option trading किंवा option chain, हा एवढा छोटासा topic नाहीये कि आपण तो एका तासामध्ये शिकवू शकतो. हा खूप मोठा concept आहे. आणि त्यामुळे आपण ह्या series ची announcement केलेलीय, घोषणा केलेली आहे. So तुम्ही market मध्ये एकलं असेल. बऱ्याच terms ऐकल्या असतील कि market एका विशिष्ट level च्या वरती जाणं कठीण आहे. किंवा market या level च्या खाली, पडणं कठीण आहे. So ह्या बऱ्यचश्या गोष्टी ज्या आहे त्या तुम्हाला option chain वरनं analyze केल्या जातात.

NIFTY bankNIFTY यासर्वांमधे तुम्ही trading करत असाल. बऱ्यापैकी लोकांनी सुरवात करण्याचा विचारसुद्धा करत असतील. So तुमच्यापैकी अशी किती लोकं आहेत? ज्यांना, Option chain जी लोकं trading करताना बघतात. म्हणजे मी trading करतोय, pan मी आता option chain बघतोय, नक्की option chain मध्ये काय चाललंय. तुमच्यापैकी अशे किती लोकंयत. नक्की सांगा. कारण जेव्हा तुम्ही option trading करता आणि त्यावेळेला तुम्ही option cjain च बघितली नाही. त तुमचे बराचसा जो loss ए तो ह्यांच्यामध्ये होणारे. कारण कि, option chain तूम्हाला पूर्ण एक कुंडलीच दाखवतं. कि त्या दिवशी market मध्ये काय होऊ शकतं ते. काय होणार आहे हे तुम्हाला exactly कोणीही सांगू शकत नाई. पण काय होऊ शकतं, ह्याचा एक तुम्हाला अंदाजा option chain देऊन जात. आता लक्ष द्या. हि जी तुम्हाला संपूर्ण NIC च्या website वरती दिसतेय, ती आहे option chain.

So आता मित्रांनो, हे option chain मध्ये तुम्हाला बरेचशे concept दिसेल. मी तुम्हाला zoom करून दाखवतो. हे बघा. तुम्हाला समोर screen वरती strike दिसताय. ह्याच्या बाजूला आठ qantity दिसताय. त्याच्या बाजूला bid दिसतंय. मधेच तुम्हाला कुठला तरी LTP दिसतंय, volume दिसतंय. change in OI दिसतोय. OI दिसतोय. त्यानंतर, तुम्ही जर इथे जर बघितलं zoom करून, त तुम्हाला इथे calls दिसतोय. calls चा data दिसतोय. बाजूला जर आलात, बाजूला zoom करून बघितलात, तुम्हाला इथे put दिसतोय. म्हणजे put चा data दिसतोय. option दोन प्रकारचे असतात, call option put option. हे गोष्ट सगळ्यांना माहिती असेलच. So प्रकारे, call option आणि put option या दोन्हीसाठी option chain असते. strike ptices असतात. आणि वेगेवेगळ्या गोष्टी सम्पूर्ण terms यांच्यामध्ये असतात. आणि हे जे काई numbers तुम्हाला दिसतायत.

फक्त मला तुमच्याकडून एक माहिती हवीये. कि आपण ह्यांच्यामध्ये basic पासून जायचंय कि थोडं आपण directly advanced पासून जाऊया. किती लोक तुमच्यापैकी जेत, ज्यांना basic पासून शिकायचंय? म्हणजे option chain ज्याला basic पासून शिकायचीय किंवा ज्यांना माहितीये,

त्यासाठी पुन्हा मी तुम्हाला माझ्या white board वरती नेतो. आणि तिकडे सर्व गोष्टी तुम्हाला दाखवतो. so मित्रांनो, इथे बघा, हि जी तुम्हाला screen वरती आता सध्या दिसतेय. ती आहे,

So मित्रांनो, ह्यांच्यामध्ये कोणत्या-कोणत्या terms important आहेत? Option chain मध्ये कोणत्या-कोणत्या important असतात? हे सर्व मी तुम्हाला आता ह्यांच्यामध्ये सांगणार आहे. पहिली term, सगळ्यात important ह्यांच्यामध्ये, सगळ्यात पहिली term असते. सर्व white board दिसतोय का? नक्की सांगा. ह्याच्यात पहिली term ह्यांच्यामध्ये असते, ती म्हणजे strike price. सगळ्यात पहिली term असते strike price. second जी important असते, ती म्हणजे open interest. तुम्ही हे point तुमच्याकडे note down करून घेऊ शकता. हे point तुम्ही स्वतःकडे note down करून सुद्धा घेऊ शकता. ज्याला short form मध्ये OI सुद्धा म्हणतात. आणि हा ह्या OI ची theory जर तुम्ही शिकलात. ह्या OI ची theory जर तुम्ही शिकलात. तर, तुमची accuracy जी असते. option trading मध्ये तुमची accuracy जी असते, ती भरपूर percentage ने तुम्हाला वाढलेली दिसणार. OI ची separate theory असते. त्याच्यावरती आपण एक संपूर्ण session सुद्धा करू शकतो. जर तुम्हाला हवा असेल नक्की आम्हाला सांगत जावा. ह्याच्यावरती आपण संपूर्ण एक session करू शकतो. पण OI म्हणजे काय हे तुम्हाला मी या session मध्ये नक्की सांगेन. third असतो तो म्हणजे option चा premium. त्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती असेल. पण हे important सुद्धा असतं. चौथा, OI प्रमाणेच important अजून एक असतो. तो म्हणजे, change in open interest ज्याला आपण directly change in OI म्हणूया. म्हणजे. OI मध्ये किती change झालेला आहे. Open interest मध्ये किती change झालेला आहे. जेव्हा आपण याचे terms समजावून घेऊ तेव्हा तुम्हाला समजेल. त्यानंतर पाचवा असतो, तो म्हणजे volume. त्यांनतर असतो, सहावा एक important concept LTP last traded price ज्याला म्हणतात. आणि त्यानंतर तुम्हाला weeks वैगेरे पाहायला मिळतात. India week वैगेरे च्या concept सुद्धा असतात. So एक सहा ते सात important concept असतात option chain मध्ये. ह्यांच्यामध्ये option greek सुद्धा येतात. option greek सुद्धा येतात. बराच option greek चा खूपच advanced concept झाला. So आपण तो आता सध्या तरी नको include करूया. आपण पुन्हा कधीतरी घेऊ. पण हे important concept असतात. जे काय असतात ते. तुम्हाला आता screen वरती दिसत असेल. हा पण तुम्हाला type करूनच दाखवतो. सर्वाना दिसतेय ना screen व्यवस्थित. जे मी बोलतोय ते तुम्हाला type करूनच दाखवत आहे. सर्वाना screen दिसत असेल त नक्की सांगा. दिसत नसेल त screen reefresh करा. left व्हा आणि परत join व्हा. तुम्हाला दिसणार. screen दिसत असेल, त नक्की मला एकदा yes असं type करून पाठवा. Okay ठीके. सर्वाना व्यवस्थित दिसतंय त आपण फटाफट पुढे जाऊया. So important concept एत तुम्हाला screenshot घायचा असेल, घेऊन ठेवा. कारण हे सर्व concept जे आहेत, greek सोडून ते आपण आजच्या session मध्ये बघून घेऊया. जे काही important concept मी तुम्हाला सांगितले screenshot याचा कडून घ्यायचंय. note down करा. ठीकेय तुम्ही screenshot घेतला असेल, असं मी समजतो. आणि आता आपण, directly मी तुम्हाला अं screen वरती नेतो पुन्हा एकदा, option chain वरती पण नेतो. So मित्रांनो, तुम्हाला आता तुमच्या screen वरती option chain दिसत असेल. जी आपण NIC च्या website वरती open केलेली आहे. आता ह्याच्यापेक्षाहि मी तुम्हाला एक advanced option chain दाखवणीच. पण मी तुम्हाला basic पासून शिकवतोय. त्यामुळे तुम्हाला free वाली option chain करून दाखवलेली आहे. NIC च्या website वरती. तुम्हाला काय करायचंय, NIC च्या website वरती जायचंय. इथे NIFTY type करा. option chain type करा. तुमच्यासमोर हि येणार. Same option chain जेय, ते तुमच्यासमोर या ठिकाणी येऊन जाणार. तुम्हाला जास्त काई करायची गरज नसते. इथे बघा. आपली expiry इथे तुम्हाला दिसते. expiry आहे आता पंधरा डिसेंबर. तुम्ही live मध्ये attend करताय. तो पंधरा डिसेंबर expiry आहे.

अच्छा अजून एक गोष्ट मित्रांनो, माझा सर्व seats आपल्या full झालेल्या आहेत. एक हजार participants complete झालेले आहेत. So आता जो पण seat सोडून जाईल, त्याला पुन्हा भेटणार नाही entry. कारण कि बरीचशी लोकं try करत असणार बाहेर. बरेचशे लोकं बाहेर काय करत असणार? subtitles जे आहेत ते तुम्ही सुद्धा बंद कर शकता. मला कोणतेही subtitles येत नाहीये. subtitles तुम्ही तुमच्याकडून बंद करू शकता. Okay. एकदा seat full झाल्या. आता कोणीही मधेच सोडून जाऊ नका. तुमचं internet connection वैगेरे check करा. कारण मला तरी सर्व screen व्यवस्थित दिसत आहे. मी सुद्धा join आहे. ठीकेय? आपण option chain वरती आलोय. आता मित्रांनो, ह्यांच्यामध्ये सगळ्यात पाहिलं आपण काय शिकलो? Strike price. so मित्रानो, strike price ज्या असतात, ह्या तीन प्रकारच्या असतात. Strike price तीन प्रकारच्या असतात. ज्यांना screen दिसत नाहीये, तुम्ही तुमचं internet connection check करा. कारण नव्वद ते पंच्यान्नव टक्के लोकांना problem नाहीये. तूम्हांलाच problem ए. zoom वैगेरे तुमचं नीट check करा एकदा. Screen दिसतेय ना सर्वांना बाकी व्यवस्थित? Message करून सांगा. okay. ठीके आपण पुढे जाऊया. पहिला concept आपण शिकलेलो strike prices. मित्रांनो, ह्या option chain मध्ये, तुम्हाला काहीही data highlighted दिसत असेल. म्हणजे, जर तुम्ही इथे call मध्ये बघितलं. तुम्हाला थोडा yellow वाला data दिसत असेल. त्याच्या right side ला put मध्ये तुम्हाला white वाला data दिसत असेल. तुम्ही जर खाली आलात, त तुम्हाला इथे call मध्ये white वाला data दिसतंय. आणि put मध्ये थोडासा yellow वाला data तुम्हाला दिसत असेल. दिसतोय का तुम्हाला? change दिसतोय का सर्वांना? सर्वांना दिसत असेल नक्की सांगा. आणि हे काय असतं? हे कशामुळे असतं? हे कोणाला जर माहिती असेल, ते सुद्धा आम्हाला सांगा. जर कोणालाही माहिती असेल तर. Okay so मित्रांनो, हा जो highlighted data असतो, संपूर्ण option chain मध्ये तुम्हाला call आणि put option मध्ये काही highlighted data दिसतो. त्या data ला म्हणतात, in the money. In the money म्हणजे ITM. इथे बघा. तो जो highlighted data असतो, त्याला म्हणतात, in the money म्हणजे. ITM in the money contract मी तुम्हाला लिहून पण दाखवतो. Strike prices असतात त तीन प्रकारचं option contract असतात. ह्याला option contract असं म्हणतात. मी इथे contracts असं लिहितो. contract तीन प्रकारचे असतात. पहिला असतो in the moeny. बाकीचे दोन सुद्धा तुम्हाला सांगतो. So हा जो तुम्हाला highlighted दिसत होता, option chain मध्ये जो highlighted data तुम्हाला दिसत होता. तो असतो in the moeny त्यानंतर, एक असतो तो म्हणजे at the money. At the money म्हणजे काय? आता मी तुम्हाला NIFTY च्या chart वरती नेतो directly बघा. NIFTY चा chart सगळ्यांना दिसतोय? सध्या NIFTY कुठे trade करतेय? NIFTY जी आहे, सध्या trade करतेय या ठिकाणी. ह्याची value काय आहे? अठरा चारशे त्र्यानव. अठरा चारशे त्र्यानव NIFTY ची value ए. so मित्रांनो, अठरा चारशे त्र्यानव हि जी value ए. ती अठरा पाचशे च्या एकदम जवळे. बरोबर? अठरा पाचशे च्या एकदम जवळे. So अठरा पाचशे हि strike price झाली, at the money. इथे बघा. म्हणून तुम्हाला अठरा पाचशे middle ला दिसते, बघा. middle ला एकदम दिसतेय. जिथे एका side ला yellow ए. दुसऱ्या side ला white ए. So ह्या strike price ला म्हणतात, . at the money strike price ज्या असतात NIFTY मध्ये, त्या तुम्हाला इथे पन्नास-पन्नास च्या difference वरती दिसतायत बघा. Strike price बघा. पन्नास-पन्नास च्या difference वरती दिसतायत. अठरा पाचशे, अठरा चारशे पन्नास, अठरा चारशे, त्याच्या खाली अठरा पाचशे पन्नास, अठरा सहाशे. पण आपण आपल्या convinience साठी कधीहि, शंभर-शंभर च्या difference वरती, strike price लक्षात ठेवायच्या. कारण पन्नास च्या difference वरती, जास्त कुठं कोणी trade करत नाई. So त्यामुळे शंभर-शंभर च्या difference वरती घ्यायच्या. So आता market कुठे? अठरा पाचशे च्या जवळे market ज्या पण strike price च्या जवळ असेल, ज्यांना screen दिसत नाई, left होऊन परत join व्हा.

Okay. so, market ज्या पण strike price च्या जवळ असेल. ती strike price असते at the money. आपण इथे note down करूया. At the money हा झाला second option contract. तीन प्रकारचे option contract असतात. एक असतो in the money. एक असतो at the moeny. आणि त्यानंतर अजून एक option contract असतो, जो तुम्हाला white color चा data दिसतोय, white वाला data दिसतोय, option chain मध्ये. जो कि call च्या side ला, खालच्या side ला दिसतोय. put मध्ये वरच्या side ला दिसतोय. त्याला म्हणतात, out of the money option contract. ज्याला आपण OTM म्हणतो. ह्याला at the money आणि ह्याला out of the money.

तुम्ही कोणती strike price buy करायचीय. कोणती strike price buy करायचीय, option trading करताना, NIFTY bankNIFTY मध्ये. हे totally ह्यांच्यावर depend असतं. मित्रांनो, आपला एक free session झालेला होता, strike price वरचा. म्हणजे कोणती strike price select करायची. तो कोणीकोणी attend केलेला होता मला chatbox मध्ये एकदा सांगा. आपला एक session झालेला होता. एक तासाचा, ज्यामध्ये आपण तुम्हाला option trading च्या, strike price कशा select करायच्या, ज्यामध्ये तुम्हाला intrinsic value चा concept होता. Time value चा concept होता. सर्व तुम्हाला शिकवलेलं होतं. कोणीकोणी तो attend केलेला होता? एक तासाचा session होता, तो सुद्धा free होता. कोणीकोणी attend केलेला होता, नक्की सांगा. नसेल त आपण या week मध्ये, पुन्हा एकदा त्याच recording repeat ठेऊ. तो जो session ए, त्याच recording आपल्याकडे आहे. तो आपण पुन्हा एकदा repeat telecast तुमच्यासाठी करू शकतो. करायचा असेल, नक्की सांगा. या आठवड्यामध्ये, कोणत्यातरी एखादया दिवशी आपण तो ठेऊन देऊ repeat मध्ये. कारण त्याच्यामध्ये आपण detail मध्ये समजावून दिलं. तरीही तुम्हाला हे तीन option contract पुन्हा समजावतोय. कारण हे तेवढे important आहेत. So आता मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट observe केली असेल कि नाई मला माहिती नाई. मी तुम्हाला एकदा दाखवतो. इथे बघा, आता आपण आलेलो आहोत, call option मध्ये. call option मध्ये आपण आहोत.

जी call option मध्ये तुम्हाला highlighted दिसते. Call option मध्ये तुम्हाला highlighted दिसते. याचा अर्थ अठरा चारशे हि strike price call option मध्ये in the money ए. मी काय बोललेलो, highlighted data मध्ये in the money अठरा चारशे हि strike price call मध्ये in the money ए. पण put मध्ये ती तुम्हाला white color मध्ये दिसतेय. याचा अर्थ ती put मध्ये out of the ए. समजलं? म same strike price Call option मध्ये in the money ए. आणि put म्हणजे out of the money असं का आहे? माहितेय का तुम्हाला? त ते मी संपूर्ण logic तुम्हाला सांगतो. Same बघा, खाली इथं गेलात त अठरा सहाशे, Call option मध्ये out of the money ए. karan call option मध्ये white color मध्ये, call option मध्ये out of the money ए. पण अठरा सहाशे हि put मध्ये in the money ए. बरोबर? so हि गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक strike price आहे जी, ती तुम्हाला call आणि put option मध्ये in the money, out of the money अशा way मध्ये दिसते. सर्वाना दिसलं व्यवस्थित? So आता मी तुम्हाला या मागचं logic सांगतोय. नीट लक्ष द्या. important concept जोय सुरू होतोय. आता ज तुम्ही नीट लक्ष द्याल, दहा minute तुम्हाला ह्याच्या पुढे कधीही in the money, at the money आणि out of the money मध्ये confusion होणार नाही. आणि सोबतच, हे मी समजावल्यावरती ह्याचा तुम्हाला एक video सुद्धा मी तुमच्या समोर share करेन. तुम्हाला बाजूला बघा raise hand चा option असेल. सर्वानी raise hannd करा. जेवढं ज्यापण लोकांचं attention आहे त्यांनी raise hand लवकर करा. raise hand चा option ए तुमच्यासमोर. मला असं समजेल किती लोकं attentive एत. कारण seats तर एकदम full ए.

Video ची link पण मी share करेल. ज्यात मी ते already सगळं सांगितलय. So तुमच्याकडे ते record मध्ये सुद्धा राहील. ठीके, directly जाऊया screen वरती शिकण्यासाठी. बऱ्याच जणांनी hands raise केलेला आहे त्यांचे. okay.

Call option ज्याला आपण म्हणतो CE नीट लक्ष द्या important concept आहे हा. call option च आता आपण बघून घेऊया. So मित्रांनो सध्या market आहे अठरा पाचशे च्या जवळ. म्हणजे अठरा पाचशे हि आपली at the money ची strike price ए. बरोबर? At the money मी तुम्हाला सांगितलेल. आणि हा at the money हा call आणि put मध्ये same असतो. At the money जो असतो at the money जो असणारे, at the money strike price ती call आणि put दोन्ही मध्ये same असणार. so ती आहे अठरा हजार पाचशे. कारण market अठरा हजार पाचशे च्या जवळे. Market जस move होईल, तस हि at the money move होते. सर्वाना एवढं समजलं कि at the money call आणि put दोन्ही मध्ये same असतं. so आता at the money मध्ये ह्यांच्यापुढे तुम्हाला confusion नसलं पाहिजे. At the money दोन्हीकडे same असणार. ज्याच्या जवळ market तो at the money. समजलं असेल yes मला type करून पाठवा. so आता आपण बघूया, call option च market आता आहे, अठरा हजार पाचशे ला. इथे बघा, अठरा पाचशे सध्याची at the money ए. At the money ची strike price ए अठरा पाचशे पेक्षा कमी value कोणत्या? अठरा चारशे अठरा तीनशे,

So मित्रांनो, आपण call option buy करतो, market खालून वर जाताना. so आता, आपण हे call option साठी बघतोय. heading परत एकदा लिहून घेऊया. आपण हे बघतोय CE साठी. CE साठी आपण हि गोष्ट बघून घेतोय. आणि अठरा पाचशे हा आहे at the money. so मित्रांनो, market जेव्हा खालून वरती जातं. म्हणजे मी असं consider करू शकतो कि market अठरा हजार पासून वरती जातंय. So या case मध्ये आम्ही call option buy करणार. किंवा call oprion साठी trade करणार. so याचा अर्थ काय? market पोहोचलेलं कुठपर्यंत? अठरा पाचशे पर्यंत पोहोचलेलंय. Market अठरा पाचशे पर्यंत पोहिचलेलय. वरती जाणं अजून बाकी आहे. बरोबर? market अठरा पाचशे पर्यंत पोहोचलेलं, म्हणून त मी ह्याला at the money म्हंटल ना. पोहोचलं म्हणजे जवळ पोचलंय. अठरा पाचशे पर्यंत market जवळ पोचलंय म्हणून मी याला at the money म्हंटल. मग, market खालचा प्रवास करून वरती आलंय. त्यामुळे ह्या value झाल्या in the money. market ने खालचा प्रवास केलेला आहे. आपल्या logic नुसार, हे logic नुसार घायचय. आपलं logic काये? market खालून वर जाताना, in the money ए. म्हणजे market खालून वर जाताना आपण CE buy केलय. So त्यामुळे खालच्या सर्व value असणार in the money आणि market अजून वरती जायचं बाकी आहे, आपल्या logic नुसार, CE वाल्या. So वरच्या value असणार out of the money. समजलं? So CE वाल्या case मध्ये म्हणजे call option वाल्या case मध्ये,

Call option च logic काये? Market खालून वर जातं, so खालच्या सगळ्या value in the money. वरच्या सगळ्या value out of the money. Okay. ठीकेय. Same put मध्ये ह्याच्या opposite असणार. put मध्ये ह्याच्या opposite असणार. Put मध्ये opposite कस असणार? पुन्हा इथं बघून घेऊया. आता बघा अठरा पाचशे हा at the money.

सर्वंकडे same असणार. खाली strike price पण सगळीकडे same असणार. अठरा सहाशे येणार इथे. अठरा सातशे. Okay? आता आपण put option केव्हा buy करतो? put option जो असतो तो put option आपण केव्हा buy करत असतो?

समजलं? जर market वरून खाली जातंय, आणि at the money पर्यंत आलेलंय. वरून खाली जाऊन at the money पर्यंत आलंय. याचा अर्थ market ने वरच्या level already cover केल्यात. आणि खाली जाणं बाकीये अजून आपल्या logic प्रमाणे, market ने वरच्या level cover केल्या. आणि खाली जाणं बाकीये. So put मध्ये, वरच्या सगळ्या strike price असणार in the money. वरच्या सगळ्या strike price ज्या असणार put मध्ये, त्या असणारे in the money. इथे बघा, पुन्हा एकदा type करून दाखवतोय. ह्या असणार in the money. आणि खालच्या ज्या strike price असणार, त्या असणार out of the money. कारण कि, TE कधी आपण घेतो? वरतून खाली येताना. So वरचा travel already झालंय. खालचं बाकीये. So ज्या side चा travel बाकीये तो असणार ot of the money. समजलं असेल, पुन्हा yes असं type करून पाठवा. यामुळेच तुम्हाला option chain मध्ये, in the money, at the money, out of the money, इथे तुम्हाला opposite दिसतं का बघा. बघा put मध्ये बघाल, त अठरा पाचशेपेक्षा जेवढा कमी value एत,